ठीक आहे
आपण येथे एचटीएमएल फॉर्म तयार केला आहे
आणि फॉर्म सबमिट केल्यावर त्यातील डेटावर पोस्ट व्हेरिएबल वापरून प्रक्रिया केली आहे
केवळ ह्या पाठापुरत्या काही कंडिशन्स आपण तपासणार आहोत
त्या म्हणजे स्ट्रिंग लेंग्थ
त्यापूर्वी उपलब्धता तपासू
त्यासाठी आयएफ नामे आणि मेसेज ह्याचा अर्थ हे आणि हे उपलब्ध असेल तेव्हा त्यांची व्हॅल्यू नेहमी ट्रू असेल
एंड हा ऑपरेटर वापरत आहोत
हे असे वाचले जाईल इस थिस ट्रू एंड इस थिस ट्रू
जर हे ट्रू असेल तर कोड कार्यान्वित होईल
अन्यथा ही स्क्रिप्ट किल करून यू मस्ट enter आ नामे एंड मेसेज हा मेसेज दाखवणार आहोत
परिणामा साठी त्यास अधोरेखितही करू
कोडच्या ब्लॉक मधे हे ट्रू असेल तर आणखी एक चेक कार्यान्वित करणार आहोत
आपण येथे उपलब्धता तपासत आहोत
येथे दुसरा चेक कार्यान्वित करणार आहोत
त्याला लेंग्थ चेक असे म्हणू शकतो
त्याला लेंग्थ चेक असे कमेंट देऊ
येथे string लेंग्थ फंक्शन वापरू
येथे कंसात स्ट्र्लेन कंसात व्हेरिएबल नामे देऊन कंस पूर्ण करा
नामे ची string लेंग्थ 20 किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान आहे का ते तपासणार आहोत
येथे इतर कुठलीही संख्या असू शकते
तसेच मेसेजची string लेंग्थ 300 किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान अक्षरे आहेत का ते तपासेल येथे ही तुम्ही कुठलीही संख्या लिहु शकता
ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित करू
अन्यथा मॅक्स लेंग्थ फोर नामे इस 20 आणि मॅक्स लेंग्थ फोर मेसेज इस 300 हा मेसेज दाखवू
20 आणि 300 ह्या संख्या व्हेरिएबलमधे संचित करणे केव्हाही चांगले आहे
हे येथे सेट करू
त्यासाठी टाईप करा नमेलें इक्वॉल्स 20 आणि मेसेजलेन इक्वॉल्स 300
हे आयएफ स्टेटमेंटमधे समाविष्ट करू शकतो
येथे नमेलें लिहू शकतो
आणि येथे मेसेजलेन लिहू शकतो
हे येथे खाली रिप्लेस करू
जर चेक कार्यान्वित केला तर हे बदलले जाईल
येथे मेसेजलेन लिहू
आता हे तपासू
नमेलें जास्तीत जास्त 20 अक्षरांची आहे
त्यामुळे येथे 20 अक्षरे टाईप करू शकतो
म्हणून एलेक्स टाईप करा
मेसेज मधे 300 पेक्षा जास्त अक्षरे लिहू
त्यासाठी मी कॉपी पेस्ट वापरत आहे
आता हा 300 अक्षरांपेक्षा जास्त मोठा झाला असेल
आता सेंड मे थिस बटण क्लिक केल्यावर दिसेल ठे मॅक्स लेंग्थ ओएफ ठे नामे इस 20
ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे
एंड ठे मॅक्सिमम लेंग्थ फोर थिस इस 300 ही दुस या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे
असे आपण नेम व मेसेज तपासून व्हेरिएबल एको केले
सर्व ठीक असून युजरला पाठवलेले इमेल मिळतील असे समजू
हा एड्रेस आहे आणि ही सब्जेक्ट लाईन मिळाली आहे
हे खाली आणू शकतो
पाठविण्यासाठी इमेल तयार नसल्यास व्हेरिएबल सेट करण्यात अर्थ नाही
ही सेटअप व्हेरिएबल्स आहेत
तसेच आपल्याकडे फ्रॉम आहे परंतु ते इमेल एड्रेस प्रमाणेच आहे
आपल्याकडे नामे आणि मेसेज देखील येथे उपलब्ध आहे
आपल्याला हेडर इन्फॉर्मेशन ची गरज आहे
ते लवकरच बघणार आहोत
आता मेल फंक्शन पाहू
मेल फंक्शन असे आहे
मेल आणि कंसात पहिले व्हेरिएबल म्हणजे ज्याला हा मेसेज पाठवायचा आहे
म्हणून टीओ टाईप करू
नंतर इमेल चा सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट टाईप करा
हे येथे आहे
इमेल चा मुख्य भाग म्हणजेच बॉडी
येथे वर लिहू बॉडी इक्वॉल्स टीओ थिस इस अन इमेल फ्रॉम नामे
अशाप्रकारे इमेल च्या बॉडी मधे नामे समाविष्ट केले आहे
नव्या ओळीसाठी दोन वेळा बॅकस्लॅश न् समाविष्ट करा
एचो करायचा मेसेज येथे समाविष्ट करणार आहोत
येथे व्हेरिएबल बॉडी मधे प्रथम जेनेरिक मेसेज आहे
त्यात फॉर्ममधील युजरनेम समाविष्ट केले आहे
दोन ओळी नंतर फॉर्मद्वारे समाविष्ट झालेले व्हेरिएबल मेसेज आहे
हे काढून टाकू
हे ठीक आहे
हे मेल फंक्शन कसे काम करते हा तुमचा प्रश्न असेल
परंतु इमेल पाठवणे पीएचपी मधे सोपे आहे
परंतु प्रत्यक्ष इमेल पाठवताना काही समस्या येऊ शकतात
आपल्याला वॉर्निंग मिळाली आहे
सेंड मेल फ्रॉम इस नोट सेट इन पीएचपी डॉट इनी ओर कस्टम From हेडर मिसिंग
सेंड मेल फ्रॉम आपल्या इनी फाईलमधे सेट केलेले नव्हते
आता करू
हे केल्यावर आणखी एक एरर मिळेल
ती कशी दुरूस्त करायची हे पाठाच्या पुढील भागात पाहू
पुढील भागात इतर एरर बघणार आहोत
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद